पन हे एक छान अ सुंदर छान छोट गाव आहे. अस वाटतय.

मैदानावरती मोकळ्या जागे मध्ये बस लावलेल्या आहे.

इथे लाईटचा एक मोठा पोल आहे.

वेगवेगळ्या रंगाच्या रिंग लावलेल्या आहेत पहिल्यांदा लाल नंतर चॉकलेटी नंतर पिवळ्या कलर --

त्या काच फलकामध्ये वेल्वेटच्या कापडावरती ठेवलेले दिसत आहे.

आणि कुंपणाची एक तार दिसत आहे आणि पलीकडं निरभ्र आकाश दिसत आहे.

आणि वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या फुलांचे हार--

अ कागदी फुलांच झाड दिसतय आणि छान घर--

आणि गियर ची नसावी बहुतेक.

जुन्या राजवाड्याची इमारत वाटत आहे.